येथे सुंदर धबधबा पाहू शकतो.

येथे दवाखान्यातील खोली पाहू शकतो तेथे एक स्ट्रेचर वर रुग्ण झोपलेला आहे.

येथे प्रकाशन व स्टेशनरी पुस्तक विकली जातात त्या दुकानावर दोन पुरुष उभे आहेत.

पहिली दुकान सौन्दर्य प्रसादनेचे दिसत आहेत दुसरी किराणा दुकान आहे किराणा दुकानात काही शॅम्पू व मेहंदीच्या पुड्या लावलेल्या दिसत--

त्याच्या मागे ब्रेकडांसचा पाळणा दिसत आहे त्याच्या पुढे टिकीटाच घर आहे व काही बाक तिथे ठेवलेली आहेत.

येथे गॅरेज दिसत आहे गॅरेज वर एक फोर व्हीलर उभी आहे.

येथे प्रॉजेक्टर लावलेले दिसत आहे त्या स्क्रीन वर पारितोषिक देताना काही फोटो दिसत आहेत.

तसेच खाली कोटक महिंद्रा बँक दिसत आहे बँकेत एक पुरुष उभा आहे.

दांत घासायचे ब्रश देखील आहेत तेथे वेगवेगळ्या प्रकारची बीस्किट पुडे आहेत.

तेथे एक शटर आहे त्याच्या शेजारी काही झाडे दिसत आहेत.

ही काळी जमीन आहे. येथे पिकाचे उत्पन्न अतिशय जास्त व चांगले होते.

येथे आपल्याला लोखंडी वस्तु दिसत आहे एक पुरुष तेथे लोखंडी वस्तु कापण्यासाठी एक मशीनचा वापर करीत आहे.

तेथे दोन लोखंडाच्या खुर्च्या ठेवलेल्या आहेत.